हा एक रोड आहे दोन रोड आहे रोडावर जाण्या येण्याचा रस्ता आहे.

जाण्या येण्याचा रास्ता आहे.एक दरवाजा आहे. दरवाज्याच्या बाहेर काही लोक आहेत. विरलस वगैरे आहेत. स्टफस छोटे छोटे स्टफस आहे खुपसारे आहेत.